हे एक कार्यालय आहे.

एक पुतळा आहे एक लोखंडी जीना आहे गाड्या रोडानी जात आहे.

हा एक विद्यालय आहे.

हे एक कपड्याच दुकान दिसत आहे.

काही माणसे दिसत आहे बाहेर काही खुर्च्या वर लोक बसली आहे.

बघा किती श छान निसर्गाचं चित्र दिस--

हे एक तलाव दिसत आहे.

आजुबाजुला कच्या मातीचा रोड दिसत आहे.

आणि काही पाणी साचलेल आहे त्या पाण्या मध्ये तो एका पायावर उभा आहे काही हिरवी रोपे दिसत आहे.

ती छान पांढरे शुभ्र एल इ डी लाइट लागलेली आहे वर काही पुतळे आहे त्यांना किती छान कपडे घातलेले आहे.

हे एक शोरुम आहे गाडीच शोरुम आहे बघा किती छान आहे.

हे एक फळाच दुकान दिसत आहे.